काही नाही गावाकडे ठीक आहे रे म्हणजे कसं झालं माहिती आहे का थोडस पाऊस पाणी असल्यामुळे शेतामध्ये जाऊन पेरणी वगैरे करतायेत. पेरणी वगैरे करताय आता ते काय म्हणताय मका वगैरे लावू अजून काय म्हणतात ते अद्रक वगैरे पेरून देऊ आता बघू काय काय नाही पाऊस चालू आहे रे पण एवढा नाही पडत जेवढा पडला पाहिजे नाही का. तरी अजून पण तरीपण काय आता जूनचा तरी अह पहिलाच आठवडा आहे त्याच्यामुळे एवढं काय नाही पण बघू आता पाऊस वगैरे पडला तर चांगली गोष्ट आहे आणि कसा आहे माहित आहे का अह मग मला औरंगाबाद पासून माझ्या गावी यायला कितीक आपलं अह उस्मानाबाद ला वगैरे यायला ना म्हणजे येणं झालं पाहिजे असं नाही म्हणजे कॉलेज पाहिजे मला पण कॉलेज पण असं पाहिजे आहे की रेगुलर तर केलं पाहिजे पण एक असं काही शेतीची कामे वगैरे पडलं ना. येऊ देईन ना काय करायचं माहितीये का वर्गाचे जे हे आसन क्लास टीचर जी असल तुझी मॅडम सर मॅडम जे कोणी असेल त्यांना सांगायचं तू की बाबा

ते तुला तर द्यावाच लागल कंपल्सरी तेव्हर तर तुला बघावाच लागेल म तेव्हा तुला वडिलांना म्हणावं लागल की तेव्हा तुम्ही शेतीचा काम बघा म्हणावं तेवढं म्हणून

तुला काय करायचं आहे म्हणजे तुला शेतीमध्ये अह करायचंय तुझं पूर्ण भविष्य की करायचं आहे म्हणजे शेती करायचंय की नोकरी करायचीये काही व्यवसाय टाकायचा आहे. नही नही अह हे बघ सध्यातरी कशीये थोडीशी आर्थिक परिस्थितीये ना माझी खूप म्हणजे बिकट आहे रे त्याच्यामुळे मला अह इकड शिक्षण करून अह कामं पण करावे लागतील अन मग ते कामातन पैसा जे ज जो जे काही येईल पैसा ठिकये त्याच्यात न माझं शिक्षण करून मग मला काहीतरी असं अह घरच्यांनाच व्यवसाय टाकून द्यायचाय. चालताना एखादी दुकान वगैरे टाकून द्यायची गावाकडं आणि म्हणजे, म्हणजे कसं आहे माहिती आहे का तिकडे गावाजवळ आहे ना आपलं कडे हॉस्पिटल आहे आणि ते हॉस्पिटल म्हणजे सरकारी हॉस्पिटल आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे तुला तर माहितीये अह बाहेरून बाहेरून लोक येतात कारण हे बघ आपलं जे अह माझ्या आजूबाजूला जे चार अह हे आहेत ना म्हणजे ग्रामीण विभागातले जे छोट्या छोट्या जे आहेत ना जागा.

तर त्या अह चार-पाच याच्यामध्ये जे आपलं उस्मानाबाद आहे ना तिथेच एक मोठंसं आहे ना म्हणजे सरकारी रुग्णालय आहे.

अह एक छोटसं असे झेरॉक्सचे दुकान वगैरे टाकून देतो.

काही ना काहीतरी करतच राहायचं हे सोड हे सोडलं की ते धरायचं पण असं सोडून नाही द्यायचं माहिती आहे का कोणती गोष्ट करत राहायचं प्रयत्न करत राहायचं काय आहे ना कुठ ना कुठ काही ना काही यश भेटतच असतं आणि मला सांगायचं हे ठरलं. की म्हणजे मला मला नाही का आता म्हणजे समजा कुठं फिरत आता समजा तुझ्या गाव गावी गावी आलो मी तर गावी आल्याच्यानंतर माझं आपल्याकडे काय आहे असं म्हणजे मला घरी घेऊन जाण्यासारखं काय पेरलय की नाही शेतामध्ये. बघ ना आता हे बघ कसं आहे आता दोन आता पेरलेलच आहे मका तुला बोललेलं आहे. ठीक आहे. आता आह त्याची जीना म्हणजे ते उगलय व्यवस्थित पणे तर ते एक महिन्यामध्ये तयार होऊन जाईल ठीक आहे. आणि मी तुला म्हटलं ना एक जुलैचा एंडिंग पर्यंत मी तुझ्याकडे येईल तर मग तू मका घेऊन जाऊ शकतो भावा एवढं काय विषय नाही. नाही एवढा काय नाही आपल्याला थोडासा घेऊन जाऊ आपण घरच्यांसाठी घरचे कुठे एवढा खाणारे माझ्या ते अह म्हशी वगैरे आहे की नाही गाया म्हशी आहे का? म्हशी वगैरे आहे ना आता मला हे बघ मी रोज ये ना दूध दूध धुतोय एक साडे सहा वाजेला साडेसहा ते साडेआठ दूध दूध धुतो आणि त्याच्यानंतर मग जातो मी पप्पांसोबत अह म्हणजे विकायला आता आपल्याकडे बघ अह गा गा गावामध्ये कस आहे म्हणजे थोडेसे हेच लोक आहे ना रे गरीब वगैरे तर आपल्याकडे कस आहे चाळीस रुपये लिटर पण चाळीस, पन्नास आणि साठ एवढाच आहे. तीनच भाव आहे का? हा तीनच याच्यात आहे आणि म्हणजे कसं आहे माहितीये का अह आपण तिथे जुने असल्यामुळे ना लोक अह जास्त करून तर घरीच येता अह जेव्हा आपण दूध धुतो ना तेव्हा लोक म्हणजे थांबता आजूबाजूला आणि तसं झालं ना तस तिथल्या तिथं आपल्या गोठ्यावर येऊनच घेऊन जाता दूध नाही का चांगलं आहे रे गरम, गरम गरम दूध मस्तपैकी लगेच घेऊन टाकायचं. म्हणजे कसं आहे माहिती आहे का म्हणजे एकदम असं दूध धुतल्याने दिल्या दिल्याने ना लगेच त्याच्या मध्ये प्रोटीन वगैरे पण राहतं. नाही का? हा म कसं कसं लागत रे ते दूध ताज ताज दूध प्यायला म्हणजे कसं चव कशी असते त्याची? दूध दे ना गरम लागतं पहिले चव तर नसते त्याला म्हणजे ना ते म्हणजे ते नै नै नैसर्गिक गरम असतं

खूप सा खूप जीवनसत्व असतं का त्याच्यामध्ये आरोग्याला जे चांगलं असं त्याच्यामध्ये C आणि जे D आहे ना ते जीवनसत्व खूप महत्त्वाचे असतात. क क आणि ड, क आणि ड हे जीवनसत्व असतं का

चांगली गोष्ट आहे.

अह ते गोठ्यामध्ये बघ आपल्याकडे आहे ना आता आह एका बकरीला पिल्लू पण झालंय माहित आहे का? बकरीचे पिल्लू बकरीचे पिल्ल खूप छान दिसता रे म्हणजे मी बघीत म्हणजे एक एक पिक्चर आहे ना पिक्चर मध्ये बघितलं मी चित्रपट होतं एक त्या चित्रपटांमध्ये होतं त्या बकरीला पिल्लू वगैरे झालेत अं खूप अवघड असतं रे ते पिल्लू जगवणं. हो जगवणं अवघड असतं. पण ये ना खूप खूप कामाचा आहे आणि तुला माहिती आहे का? बकरीच दूध जे आहे ना ते जरा उन वगैरे जर लागलं ना तर ते त्याला पण करतात ते त्याला लावतात माहिती आहे का? ऐक ना मला थोडस काम होतं मी तुला उद्या फोन लावू का? ठीक आहे ना चालेल ना उद्या फोन कर मला आठवणीने सांगतो मी काय आहे ते हो चालेल उद्या लावतो मी तुला फोन हो ठेव हो ठेव.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

काय काय होत त्यात?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

हां ते आहे

हम्म ते आनि मंग colonization पूर्ण होणार आहे न twothousandthirty पर्यंत म्हनजे लोक राहन्यासाठी केलं होत अं Mars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

कळलं का? आनि त्याच्याने मानूस अमर पन होऊ शकतो इतक्या पर्यंत technology पुढे जाऊ शकते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

शेतीत सुद्धा खूप बदल होतील आता withoutsoil ची शेती juststart झालीय तोपर्यंत तर जवळपास ती शेती खूप पुढे गेलेली असेल खूप लोक तीच शेती करत आसतील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

ते ची flying ही पन आलेलीय sorry उबेरने त्यांची flying अं कॅब पन काढलीय त्याच्यानी म्हनजे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

गोष्ट invent झालीय so मंग ही इथून पुढे हे नाय येनाराय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 आधी लोकांना वाटायचं की internet ची दुनिया आली म्हनजे internet मग प्रत्येक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

हो म्हनजे हां ज्यांना पन ओळखत नाई त्यांना पन आपन ओळखू शकतो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

त्याच्यामुळे cash हा पूर्णपणे आपन बघतो दोन हजार सतरा नंतर किती कमी cash निर्मान झालाय अस पुढं पुढं गेत गेलं तर cash हा संबंधच राहनार नाई सगळ्यांची currencydigital होईल